पेरू हातात धरला आहे इथ पेरूचे--

आणि इथे झाडे झुडपे आहेत आणि--

येथे एक गाडी दिसत आहे.

आईस्क्रीम असे पण लिहलेले आहे.

आहे येथे स्काउट गाइड --

चांगले मैदान दिसत आहे.

आणि येथे शेळ्यांला खाण्यासाठी एक--

आणि मागे डोंगर दिसून येत आहे.

आणि हे शाळा खूप चांगली आहे इथे खूप --

एक मोठा पूल दिसत --

बारीके आहे एक मोठा आहे येथे कडेने--

येथे एक अ गाडी --

आणि इथे हा बिल्डिंग खूप मोठी दिसत आहे.